अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा october एकोनाविशे एकतीस रोजी पम्मानपेठ बेटावरील रामेश्वरम च्या तीर्थ क्षेत्रावर तेंव्हाच्या प्रांतात आणि आजच्या तमिळनाडूत एका तमिळ मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दिन मार मार्काया मार्कायर हे बोटीचे मालक आणि स्थानीय मशिदीचे इमाम होते. तर त्यांनी त्यांच्या आई आशिमा अम्मा गृहिणी होत्या. त्यांचे वडील बोटीतून हिंदू यात्रेकरूंना रामेश्वरम आणि आता निर्जन यांच्या धनुष्य धनुष्कोटी दरम्यान घेवून जात होते. कलाम हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एका बहिणी मध्ये लहान एपीजे अब्दुल कलाम भारताच्या नागरिक अंतराळ कार्यक्रमात आंनी लष्करी क्षेपणास्त्रे विकासाच्या प्रयत्नामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशाप्रकारे ballistic क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण

पोखरण अनु चाचण्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण संघटनात्मक तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली. एकोनाविशे चौर्याहत्तर मध्ये भारताने केलेल्या मूळ अणु चाचणी नंतर हि पहिली चाचणी होती. कलाम यांनी दोन हजार दोनमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन विरोधी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या दोन्ही पक्षाच्या पाठींब्याने भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवडून निवड झाली. त्यांना ती peoples president तसेच त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडू तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते. आणि त्या आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि aerospace अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार शतके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास विकास संस्था आणि भारतातील अंतराळ अंतराळ संशोधन संस्था येथे काम केले. एपीजे अब्दुल कलाम नंतर मला सांगितले मी तुम्हाला आता नावाखाली ठेवेन ठेवत होतो आणि तुम्हा काम केले. कठीण मुदत पूर्ण करण्यात सांगत होतो. फायडर pilot होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात ते थोड्या थोडक्यात चुकले. कारण ते पात्रता फेरीत नव्याने स्थानावर अं नव्यान्नव्या स्थानावर होते. आणि IF IIF मध्ये फक्त आठ जागा उपलब्ध होत्या. एकोनाविशे साठ मध्ये मद्रास institute of technology मध्ये दहावी निघाल्या नंतर पदवी घेतल्यानंतर कलाम हे संरक्षण संशोधन विकास सेवा आणि ते सदस्य बनले. आणि त्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या aironotical development मध्ये शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले. त्यांनी एक लहान

साराभाई यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या समितीच्या समितीचा देखील भाग होते. कलाम यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये बदली बदली करण्यात आली. तेथे ते भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन चे प्रकल्प संचालक होते. यांचे जुलै एकोनाविशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वी रित्या ते तैनेत केला होता. कलाम यांनी पहिल्यांदा एकोनाविशे पासष्ट मध्ये DRDO मध्ये स्वतंत्र पणे विस्तारित rocket प्रकल्पावर काम सुरु केले होते. एकोनाविशे एकोण सत्तर मध्ये कलाम यांना सरकारांची मान्यता मिळाली आणि त्यांनी अधिक अभियांत्रनेशी समाविष्ट करण्यासाठी कार्यक्रमाचा स्वीकार केला. एकोनाविशे त्रेसष्ट ते एकोनाविशे चौसष्ट मध्ये कलामांनी नासा चं नासांच्या व्हर्जिनियममधील हॅम्लेट

flight सुविधा या केंद्रांना भेटी दिल्या. एकोनाविशे सतरा आणि एकोनाविशे नव्वद च्या दरम्यान कलाम यांनी पोलार्ड स्याले satelight launch vehicle प्रकल्प विकसित करण्याचा प्रयत्न केला. जे दोन्ही यशस्वी ठरले. कलाम यांना राजा रामान्य राजा रामान्य

याच्यात भाव घेतला भाव घेतला नसला तरी आमंत्रित केले. एकोनाविशे सतरा च्या दर दर्य्म्यान एकोनाविशे सतरा च्या शतकात कलाम यांनी project devil आणि project whale hunt या दोन्ही प्रकल्पाचे दिग्दर्शन केले.

केंद्रीय मंत्रिमंडळाची नापसंती म्हणून असूनही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कलाम यांचा संचालक पदाखाली संचालक पदाखाली त्यांचा विवेकाधिकार रान द्वारे या airforce aerospace अं प्रकल्पासाठी गुप्त निधी वाटप केला. केंद्रीय मंत्रिमंडळाला या वर्गीकृत airo aerospace प्रकल्पाद्वारे खरे स्वरूप लपविण्यास पटवून देण्याची अविभाष अविभाज्य भूमिका बनव बजावली. त्यांच्या संशोधन आणि शैक्षणिक नेतृत्वमुळे

क्षेपणास्त्रे कार्यक्रम सुरु करण्यास प्रवृत्त केले. कलाम आणि संरक्षण अं संरक्षण मंत्र्याचे धातू शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सल्लागार doctorVN अं V. N. रुग्णालयाच्या यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री R. वेंकटरामण यांनी एकापाठोपाठ एक नियोजित अच्छा दोन हजार दोनशे त अं अठ्ठावीस हजार आठशे चार मतांनी जिंकली. त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार दोन ते पंचवीस जुलै दोन हजार सात असा होता. दहा जुलै हजार दोन रोजी त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपती पदांसाठी कलाम यांना नाम नामनिदर्श केले. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांची त्यांचे समर्थन केले. समाजवादी पक्षाने कलाम यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर नारायण नारायण यांनी दुसऱ्यांदा पद पदभार आणि स्वीकारण्याचा निर्णय केला. कलाम यांनी त्यांच्या उमेदवाराच्या घोषणेबद्दल सांगितले. मी खरोखर भारावून गेलो आहे.

आठरा जून रोजी कलाम यांनी भारतीय संदे संसदेत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांच्या वरिष्ठ मंडळीन मंडळी व सहकाऱ्यासोबत उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान पंधरा जुलै दोन हजार दोन रोजी संसद आणि राज्याच्या विधानसभेचे विधानसभेमध्ये सुरु झाले. माध्यम माध्यमांनी दावा केला कि निवडणूक एकतर्फी होती आणि कलाम कलाम यांचा विजय हा पूर्व निर्णय होता. आठरा जुलै रोजी मोजणी झाली. कलाम सहज विजय मिळवून, भारतीय प्रजासत्ताकचे अकरावे राष्ट्रपती बनले. आणि पंचवीस जुलै रोजी शपथ घेण्यानंतर ते राष्ट्रपती भवनात गेले. कलाम हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला होता. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वपल्ली राधाकृष्ण आणि जाकीर हुसेन हे भारतरत्न प्राप्तकर्ते होते. ते नंतर भारताचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती भवनावर कब्जा करणारे ते पहिले वैज्ञानिक आणि पहिले पदवीधर देखील होते. ज्यांच्या राष्ट्रपती पदांच्या कार्यकाळात त्यांना प्रेमाने जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जात असे. असे म्हणतात कि office of profit bill वर स्वाक्षरी केली करणे. हा त्यांच्या कार्यकाळात घेतलेला सर्वात कठीण निर्णय होता. कलाम यांच्या कार्यकाळात त्यांनी सादर केलेल्या एकवीस पैकी वीस दये दयेच्या अर्जाचे भवितव्य ठरवण्यात त्यांना निष्क्रिय निष्क्रीयते बद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे कलम बासष्ट बाहत्तर भारताच्या राष्ट्रपतीना माफी देण्या माफी देण्याच्या आणि फाशीच्या शिक्षेवरील दोषींची दोषीची फाशीची शिक्षा निलंबित निलंबित किंवा कमी कमी करण्यास अधिकार देते. कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ एका नंतर हे ह्या ह्याची याची केवळ कारवाही केली. बला कारी बलात्कारी धनंजय चटर्जींनी याचिका फेटाळून लावली. त्याला नंतर फाशी देण्यात आली. कदाचित सर्वात उल्लेखनीय याचिका अफसल रूग अफझल गुरुची होती. तो एक काश्मिरी दहशतवादी होता. त्याला डिसेंबर दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यात कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि दोन हजार चार मध्ये भारताच्या अं सर्वोच्च न्यायालयात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. वीस ऑक्टोबर दोन हजार रोजी शिक्षा ठोकाव ठोकावल्यानंतर ठोकोलात येणार असताना त्यांचे दयेच्या अर्जावर प्रतिबिंब कारवाई मुळे मृत्यूदंडावर मृत्यूदंडावर मृत्युदंडावर राहिला. कलाम यांनी दोन हजार पाचमध्ये बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू लागू करण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतला. सप्टेंबर दोन हजार तीन मध्ये PGL चंडीगड ह्या संस्थेमधील कलाम यांनी देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन भारतात सम समान नागरी संहितेच्या गरजेचे समर्थन केले. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी वीस जून दोन हजार सात रोजी कलाम यांनी दोन हजार सात च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची खात्री असल्याच्या पदा दुसऱ्या दुसऱ्यांदा विचार करण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि दोन दिवसानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनाला कोणताही राजकीय गुंतवू नये असे सांगून पुन्हा राष्ट्रपतीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना नव्याने ज्यांना जनादेश मिळवण्यासाठी डाव्या पक्षाच्या शिवसेना आणि यु पिये घटकांचा पाठींबा नव्हता. चोवीस जुलै दोन हजार बावीस रोजी बाराव्या राष्ट्रपती पती सर्वात लहान होते. त्यांचे पूर्वज हे श्रीमंत

एकोनाविशे वीस च्या शतकात कुटुंबाने आपली बहुतेक संपत्ती गमावली गमावली होती. आणि कलाम यांचा जन्म झाला तोपर्यंत ते गरिबे गरिबीने ग्रस्त होते. मार्कायर हे तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आढळणारे मुस्लीम वंशीय आहेत. हे अबर हे अरब व्यापारी आणि स्थानिक महिलानाचे वंशज असल्याचा दावा करतात. त्यांचे व्यवसायात मुख्य भूप्रदेश आणि बेट

कुटुंबाच्या तुटपुंज्या उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी त्यांना वर्तमान पत्रे विकावी लागली. एकोनाविशे चौदा मधून मुख्यभूभाग

कालांतराने कौटुंबिक संपत्ती आणि मालमत्ता नष्ट झाली. यांच्या शाळेत वर्षान मध्ये अह वर्षामध्ये कलाम यांना सरासरी गुण मिळ मिळायचे.

घालवायचे. पात्रोन शाळे higher second year school रामेश्वर रामनाथपुरम येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलाम यांनी जोफेस college युजी तिरुचिरापल्ली येथे प्रवेश घेतला. महाविद्यालये तेव्हा मद्रास विद्यापीठाशी सलग्न होते. तेथून त्यांनी एकोनाविशे चौर्या ऐंशी व एकोनाविशे चौपन्न मध्ये भोमिक शास्त्रात भौतिक शास्त्रात पदवी प्राप्त केली. मद्रास institute of technology मध्ये aerospace अभियांत्रिकी चा अभ्यास केला. अभ्यास करण्यासाठी ते एकोनाविशे अं पंचावन मध्ये

प्रकल्प पूर्ण न झाल्यास त्यांनी शिष्यवृत्ती रद्द करण्याची धमकी दिली. कलाम यांनी अंतिम मुदत पूर्ण करून dean ला प्रभावित केले. त्यांनी नंतर क्षेपणास्त्र न्हेण्या एवजी एकाच एकाच वेळी क्षेपणास्त्रे थरकाप विकसित करण्याच्या प्रस्ताव प्रस्तावावर काम केले. indigrade

वाटप करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवण्यात आर वेंकटरामन यांचा मोल मोलाचा वाटा होता. आणि कलाम यांनी मुख्यकार्यकारी म्हणून नियुक्ती केली. कलाम यांनी mission अंतर्गत अनेक क्षेपणास्त्रे विकसित करण्यात प्रमुख विभा प्रमुख भूमिका बजावली. त्यात अग्नी एक महत्ववृत्त्ती मध्यवर्ती श्रेणीचे ballistic क्षेपणास्त्रे आणि पृथ्वी पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे सामरिक क्षेपणास्त्रे यांचा समावेश होतो. परंतु या प्रकल्पावर गैर व्यवस्थापन आणि खर्च तसेच वेळ काढल्या बद्दल टीका झाली आहे. कलाम यांनी जुलै एकोनाविशे ब्यानव ते डिसेंबर एकोनाविशे नव्याण्णव या कालावधीत पंतप्रधानाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि रक्षक संशोधन आणि विकास संस्थेचे सचिव म्हणून काम केले. पोखर पोखरण हा अणुचाचण्या या काळात घेण्यात आल्या ज्या ज्यामध्ये त्यांनी सखोल राजकीय आणि तांत्रिक भूमिका बजावली. कलाम यांनी चाचणी टप्प्यात राज गोपाल इनंवरम यांच्या सह मुख्य प्रकल्प सम समन्वयक म्हनुन्काम केले. या काळात कलाम यांनी media media coverage मुळे ते देशातील सर्वात प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ बनले. तथापि side चाचणीचे side चाचणीचे संचालक असलेले ते संथामान म्हणजे संथामान म्हणाले कि

यांच्यावर टीका केली. कलाम आणि चिंद चिंदवरम या दोघांनीही दावे फेटाळून लावले. एकोनाविशे आठ्यानंव मध्ये हृदयरोग तज्ञ सोमा राजू यांच्या समवेत कलाम यांनी कलाम राजू stante नावाचा कमीत कमीचा porronary stante विकसित केला. दोन हजार बारा मध्ये या जोडीने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक खडबडीत डार्लेट संग संगणक तयार केला. ज्याला कलाम राजू tablet देण्यात आले. अब्दुल कलाम यांनी K. R. नारायण नारायण यांच्या नंतर भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम केले. लक्ष्मी सहगल यांनी जिंकलेल्या यांनी जिंकलेल्या ते तीनशे सहाशष्ठ मत्तांना अं मागे टाकून त्यांनी दोनहजार दोनच्या राष्ट्रपती निवडणूक निवडणूक नऊ लाख प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एप्रिल मधील media reporters reporters मध्ये दावा करण्यात आला होता कि कलाम यांना त्यांच्या दुसऱ्या तर्मा term साठी नामांकन मिळ नामांकन मिळण्याची शक्यता होती. अहवाला नंतर social networking providers वर द्वाराचे समर्पण करणारे अनेक लोक दिसले. तृणमूल कॉंग्रेस समाजा समाजवादी पक्ष आणि भारतीय कॉंग्रेस

देईल. म्हणजे भाजप नेत्यांच्या नामदिग्दर्शकांचे सौ सौभाग्य समर्पण केले. निवडणुकीच्या एक महिना अगोदर मुलायमसिंह जाधव यांनी ममता ब्यानर्जी यांनीही कलम यांना पाठींबा दर्शविला. काही दिवसानंतर मुलायमसिंह यादव यांनी माघार घेतली आणि ममता ब्यानर्जी यांनी एकाकी समर्थक म्हणून सोडले. आठरा जून दोनहजार बावीस रोजी कलाम यांना कलाम यांनी दोन हजार बावीसची राष्ट्रपती निवडणूक लढवण्यास नकार दिला. असे न करण्याच्या असे न करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले अनेक नागरिकांनीही अनेक नागरिकांचीही हीच इच्छा व्यक्त केली आहे. कि त्यामुळे केवळ त्यांचे माझ्याबद्दलचे प्रेम आणि आपुलकी आणि लोकांच्या आकाक्षा दिसून येतात. या समर्थनामुळे

राष्ट्रपती पदानंतर कलाम indian institute of management शिलॉंग indian institute of management अहमदाबाद आणि indian institute of management इन्दोर येथे visiting proffesor म्हणजे indian institute of science बँगलोरचे माधव मानद indian institute of space science technology तिरू तीरुवंतपुरम चे कुल कुलपती आण्णा विद्यापीठातील aerospace अभियांत्रिकी चे अध्यापक आणि भारत भरातील एक भारत भरातील इतर अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्था मधील सहाय्यक यांचे हैदराबादच्या international institute of information technology मध्ये भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि बनारस हिंदू विद्यापीठ आणि आण्णा विद्यापीठात तंत्रज्ञान शिकवले. दोन हजार आकरामध्ये कलाम यांच्या कुटुन कुटुंकुलम अणुउर्जा प्रकल्पावर ही

बोलत नसलेल्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला ठेवण्यात आला. आंदोलकांनी त्यांच्या भेटीला विरोध केला कारण त्यांनी त्याला अन्यश्र समर्थक शास्त्रज्ञ म्हणून पाहिले आणि सुरक्षा परिशिष्टान बाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे ते प्रभावित झाले.

भ्रष्टाचारावर मात केली होती. होत टक्के आणि वीस टक्के या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रानो हि जी खनिजे आहेत ती उल्काच्या बाह्य भागामध्ये असतात आणि हे जे बाह्य प्रावरण आहे त्याची रचना उल्काच्या बाह्य भागाप्रमाणे असल्यामुळेच आपल्याला ऑलिव्हिन आणि पायरोक्सिन ही खनिजे त्यामध्ये पाहायला मिळतात तसेच मित्रांनो जी अंतर्गत प्रावरण आहे त्यामध्ये सिलिका व ऑक्‍साईड या प्रकारच्या खनिजे आढळतात आणि आणि मित्रांनो ही जी रचना आहे ती कशासारखी आहे तर उल्काच्या अंतर्गत भागासारखी आहे आणि त्यामुळेच आपल्याला तिथे देखील सिलिका आणि ऑक्साईड ही खनिजे आढळतात त्यानंतर मित्रांनो बाह्य प्रावरण जे आहे त्याची जाडी बेचाळीस ते सातशे किलो मीटर एवढी असते आणि जे अंतर्गत प्रावरण आहे त्याची जाडी किती असते सातशे ते एकोणतीशे किलोमीटर एवढे असते तुम्हाला या जाडी देखील लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला घनता दिलेली आहे तर ही जी घनता असते ती

त्यानंतर मित्रांनो जे अंतर्गत शक्तीचे उगमस्थान आहे ते कुठे असतं तर ते बाह्य प्रावरणाला म्हटलं जातं किंवा बाह्य प्रावरणामध्ये अंतर्गत शक्तीचे उगम स्थान असतं ते अंतर्गत प्रावरणामध्ये नसतं. हे तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर प्रावरणाचे एकूण जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे त्रेऐंशी टक्के इतके आहे. आणि वस्तुमान जे आहे ते अडुसष्ट टक्के इतके आहे. पुढे तुम्हाला मी याच comparison करून सांगते पण आधी लक्षात ठेवा कि त्याच क्षेत्रफळ ते त्रेऐंशी किलोमीटर sorry त्रेऐंशी टक्के इतक आहे आणि वस्तुमान जे आहे ते अडुसष्ट टक्के इतके आहे. तर आता मित्रांनो आपण गाभा बघूया. तर मग बघा. आपलं जे प्रावरण आहे आणि गाभा आहे त्याच्यामध्ये देखील एक विलकता असते त्याला गट्टेम्बर विलकता असे म्हटलं जात. तर मित्रानो बघा हे जे गाभा आहे त्यामध्ये देखील बाह्य गाभा आणि अंतर्गत गाभा असे दोन भाग पडतात तर हे बाह्यगाभा आहे आणि अंतर्गत गाभा आहे तर याला separate करणारी कोणती विलकता आहे तर ती लेहमन हि विलकता आहे. मित्रानो मी पुन्हा पुन्हा सांगते तर या विलकतेची नाव तुम्ही लक्ष्यात ठेवा आणि पाठ करून ठेवा बोर्ड बनवा नाहीतर काहीही बनवा पण लक्ष्यात ठेवा तर मित्रानो हे जे बाह्यगाभा आहे त्याच अंतर एकोणतीशे ते पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर इतकं असतं आणि जे अंतर्गत गाभा आहे त्याच अंतर पाच हजार एकशे पन्नास ते सहा हजार तीनशे एकाहत्तर किलोमीटर खोलीपर्यंत असतं. तर हे तुम्ही अंतर लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो जे बाह्यगाभा आहे तो द्रव स्वरूपाचा असतो आणि अंतर्गाभा हा घन स्वरूपाचा असतो हे महत्त्वाच आहे पुढे आपण जेव्हा भूकंपाचा अभ्यास करू भूकंपदरी तेव्हा ते खूप महत्त्वाच आहे.

आणि अंतर्गाभ्याची घनता ही तेरा point तीन ते तेरा point सहा प्रति ग्राम घनसेमी इतकी ग्राम प्रति घनसेमी इतकी आहे तर हे तुम्ही इथे घनता लक्षात घ्या. तसेच मित्रानो जो गाभा आहे त्यामध्ये आपल्याला कोणती खनिजे आढळतात तर त्यामध्ये आपल्यानं निकेल आणिफेरस म्हणजे निकेल आणि लोह ही खनिजे आढळतात. आता बघा इथे निकेलच नि आणि फेरस मधून आपण काय घेतलय तर त्यावरून निफे हा शब्द तयार झालेला आहे तर मित्रानो ह्या निफेवरती देखील प्रश्न विचारला गेला आहे तुम्ही ते लक्ष्यात ठेवा.

आता तुम्ही बघू शकता मित्रानो इथ जे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि वस्तुमान दिलेलं आहे यांचं बघा आकडेवारी आणि इथलं क्षेत्रफळ बघा गाभ्याच आणि वस्तुमान बघा. तर हे कश्यामुळे मित्रानो आता आहे तर इथे घनता कशी आहे जास्त आहे म्हणून इथलं वस्तुमान या प्रमाणात आहे. तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा.

तर मित्रांनो आता आपल्याला वेगनरचा भूखंड अपवन सिद्धांत अभ्यासायचा आहे. चला तर बघूया. मित्रानो वेगनर यांनी आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या. त्यांनी सुरुवातीला आपल्याला पृथ्वीची रचना दिली. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं. पृथ्वीची रचना सियाल सायमा आणि निकेल जे अश्या प्रकारे रचना दिली आपण आधी पहिलय या आधी ते त्यानंतर त्यांनी सांगितलं कि पांजिया हा एकच महाखंड होता म्हणजे पृथ्वीवरती पूर्ण पांजिया नावाचाच एक महाखंड होता जे पूर्ण सात जे आताचे खंड आहे ते सर्व एक एक एकवटलेले होते त्यानंतर मित्रांनो पैंथालसा हा एक महासागर होता. फक्त एवढीच त्यांनी रचना सांगितली पृथ्वीवर पण आता आपण पाहतो तर आता काय आपले सात खंड आहेत. आणि महासागर देखील आहेत.

तर त्या लॉरेशिया आणि गोंडवानाच्या मध्ये ज्या दोन प्रदेशांच्या मध्ये एक समुद्र होता तो कोणता तेहतीस समुद्र त्यामध्ये होता तर हे तर हे इथे ही रचना लक्षात घ्या. लॉरेशियामध्ये कोणत्या प्रदेशात येतो तर आत्ताचा उत्तर अमेरिका, ग्रीन लँड, युरेशिया हे कशामध्ये होतं लॉरेशियामध्ये आणि गोंडवाना मध्ये द अमेरि दक्षिण अमेरिका आफ्रिका, अरेबिया, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका हे कशामध्ये येत तर गोंडवाना मध्ये येत. तर मित्रांनो आपण हे पाहिलं. आता आपण पाहू या. कि जे भूखंड अपवन आहे तिच्या दिशा कशा प्रकारच्या होत्या म्हणजे कोणत्या प्रकारे भूखंडांचे वहन झालं तर त्यामध्ये पहिलं विषुववृत्तीय हालचाली आहेत आणि पश्चिमी हालचाली देखील आहेत तर हि जे विषुववृत्तीय हालचाली जे आहेत त्या कशामुळे झाल्या तर त्या गुरुत्वाकर्षण बदलामुळे झाल्या. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बदलामुळे या हालचाली झाल्या. आणि ज्या पश्चिमी हालचाली होत्या त्या चंद्र व सूर्य यांच्या भरती-ओहोटीच्या बलामुळे झाल्या. तर मित्रांनो विषुववृत्तीय हालचालींमुळे काय झालं तर आफ्रिका आणि यूरेशिया हे जे दोन खंड आहेत ते एकमेकांच्या जवळ आले एकमेकांच्या जवळ म्हणजे काय तर ते विषुववृत्ताकडे जवळ आले. तसेच आल्प्स व हिमालय या दोन पर्वतांची निर्मिती झाली. मित्रांनो एक लक्षात घ्या की आल्प्स आणि हिमालय यांना मिळून अल्पाइन असं म्हटलं जातं तर या पर्वतांची निर्मिती देखील झाली. तसेच जे भारतीय द्वीप द्वीपकल्प आहे त्याच देखील वहन झालं, कशामुळे विषुववृत्तीय हालचालींमुळे म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे तसेच मित्रांनो म्हणजे पश्चिमी हालचाली आहेत त्यामध्ये आपण पाहिलं तर युरोप हे उत्तर अमेरिकेपासून काय झालं separate झालं युरोप आणि उत्तर अमेरिका जे आहे ते एकमेकांपासून separate झाले.

तिथे काय झालं तिथे एका समुद्राची महासागराची निर्मिती झाली आणि तो महासागर का त्याचा परिणाम होता या हालचालींसाठी अटलांटिक महासागराची निर्मिती झाली. तसेच मित्रांनो आपण येथे पाहीले कोणते आल्प्स व हिमालय पर्वत कुठे विषुववृत्तीय हालचालींमुळे तर पश्चिमी हालचालीमुळे रॉकीज आणि अँडीज पर्वताची निर्मिती झाली. तर हे रॉकीज आहे ते कुठे आहे उत्तर अमेरिकेमध्ये आहे. आणि अँडीज कुठे आहेत तर दक्षिण अमेरिकेमध्ये आहेत. तर हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो हे तर पूर्ण सिद्धांत आहे. या सिद्धांताचे वॅगनार आणि काही पुरावे दिले तर ते कोणते होते हे आता आपण आता पाहू या. तर पाहिलं काय सांगितलं त्यांनी तर gigs of hit सांगितली म्हणजेच काय तर आपण एखादा puzzle solve करतो तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या pieces असतात आपण जेव्हा ते join करतो तेव्हा काय होतं एक पूर्ण चित्र तयार होतं. तसंच काय होत तर एकेकाळी सर्व आपण पाहिलं कि पांजिया हा भाग होता आणि एका काळी सर्व खंड एकमेकांना join होते पण ते वेगळे झाले मग ते वेगळे होत असताना त्यांचे जे काही गुणधर्म आहे त्या आपल्याला सारखे आढळले तर त्यानुसार त्यांनी gigs of hit ही concept दिली. त्यानंतर पूर्व ब्राझील व वायव्य आफ्रिकेतील खडक जे खडक आहेत ते दोन्ही म्हणजे इथले जे खडक आहेत ते दोन्ही कसे होते सारख्या प्रकारचे खडक होते तसेच मित्रांना ईशान्य usa व UK मधील हवामान आहे. आता कसे आहे वेगळे आहे म्हणजे तिथे थंड वातावरण आहे आणि तिथे आपल्याला काय आढळते? कोळशाचे साठे आढळतात. आता कोळशाच्या साठ्यासाठी कोळशाच्या निर्मितीसाठी आपल्याला तापमान जास्त हवं असत. परंतु आपण पाहिलं की इथलं हवामान थंड आहे. शीत आहे. तरी देखील तिथे कोळशाचे साठे आढळतात कारण एका काळी काय होते ते जवळ होते आणि ते कुठे होते विषुवृत्ताकडे होते म्हणजे जिथे तापमान अधिक असेल त्या भागांमध्ये ते होते. हे आपल्याला यावरून कळत.

आता त्यानी यात काय म्हटलं की अंटार्टिका आणि जे दक्षिण गोलार्धात आहे त्यामध्ये त्यांनी observation केलं की नेचे या ज्या वनस्पती आहेत ते या भागामध्ये आढळतात. अंटार्क्टिका आणि दक्षिण गोलार्धामध्ये या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात मग या दोन्ही ठिकाणी का मिळत असतील कारण कधीतरी हे दोन्ही भाग जे आहे ते अंटार्क्टिका आणि दक्षिण गोलार्ध जे आहे ते एकवटलेलं होतं तसेच मित्रांनो इस्रो चौरस हा जो सरपटणारा सस्तन प्राणी आहे तो देखील आपल्याला या अंटार्टिका आणि दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळतो. त्याचा देखील एक कारण असेल की कधीतरी ते एक होते. तसेच मेसोसोरस हा देखील गोड्या पाण्यातील प्राणी जो आहे तो आपल्याला तिथे पाहायला मिळतो कुठे अंटार्टिका आणि दक्षिण गोलार्धात त्यानंतर मित्रांनो सिनोतक हा जो प्राणी आहे दक्षिण आणि उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर याचं कारण देखील हेच आहे की कधीतरी हे दोन्ही जे आहे जे आहेत ते एकवटलेले होते. तर मित्रांनो अशा प्रकारे हा सिद्धांत आहे या सिद्धांतावर काही टीकादेखील करण्यात आल्या त्या आपण पुढे पाहूया आणि भूपट्ट विवर्तनिके सिद्धांत यानंतर मांडण्यात आला आपण तो सिद्धांत पाहिल्यानंतर comparison मध्ये त्यावरच्या टीका पाहूया.

अपवन सिद्धांत पाहिला होता भूखंड अपवन सिद्धांत जो वेगनर यांचा होता त्यामध्ये त्यानी पृथ्वीची रचना कशी दिली होती तर त्यामध्ये त्याने सियाल सायमा आणि निके हे असं म्हटलं होतं. परंतु इथे

तर बघा जे शिलावरण आहे शिलावरण म्हणजे काय तर जिथे आपल्याला भूपट्ट आढळतात. तर मित्रांनो या शिलावरणाची जाडी दोनशे किलोमीटर एवढी सांगितली आणि याच शिलावरणाची जाडी महासागराच्या खाली किती असेल तर पाच ते दहा पाच ते शंभर किलोमीटर एवढी आहे. तसेच मित्रांनो हे जे दुर्बलावरण आहे ते एक जेलीसारखा किंवा कोलगेट प्रमाणे ते जे असत त्या दुर्बलावरणावरती ते शिलावरण काय असतं तर तरंगत असतं असं यात भूपट्ट विवर्तननेकेत सिद्धांताचा गृहीतक मानलं होतं. तसेच मध्यावरण सांगितल आणि केंद्रावरण सांगितलं तर या चार रचना त्यांनी सांगितल्या तसेच आता आपल्याला त्यांनी काही मुख्य भूपट्ट सांगितले तर ते मुख्य भूपट्टांमध्ये तुम्ही पाहिलं तर उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका अंटार्टिका हे जे चार आत्ताचे खंड आहेत ते आपल्याला मुख्य भूपट्ट सांगितले आहेत या सिद्धांतामध्ये आणि युरेशिया भारत भारत-ऑस्ट्रेलिया हा एक पूर्ण भूपट्ट आहे आणि पॅसिफिक हे एकूण सात भूपट्ट आपल्याला मुख्य भूपट्ट म्हणून सांगितले आहेत.

आणि दुसरा भूपट्ट काय होणार खाली सरकणार तर हे काय झालं convection current अभिसरण प्रकारची ही गती झाली तसेच दुसर सांगितल लादी ओढ slab pull ज्याला म्हटलं जातं तर यामध्ये काय होतं. दोन भूपट्ट एकमेकांच्या दिशेने म्हणजेच एकमेकांकडे आकर्षित होतात. तर हे लादी ओढ मध्ये येणार तसेच मित्रांनो आपण येथे बघितलं कि तिसरं कोणत सांगितलं घटक याला रिच पुश म्हटलं जात तर या मध्ये काय होतो एकमेकांच्या विरुद्ध दिशेने दोन भूपट्ट जातात जे एकमेकांपासून काय होतात विरुद्ध दिशेने जातात तर या तीन प्रकारे त्यांनी भूपट्टांचे आपल्याला गती दिली त्यानंतर मित्रांनो आपल्याला भूपट्ट सरहद्दीचे प्रकार अभ्यासायचे आहेत तर म्हणजेच काय जे भूपट्ट असतात ते ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या सीमा कशा प्रकारचे असतात. निर्माणकारी विनाशकारी हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा पहिल्यांदा काय आहे विधायक सीमांत मित्रांनो या मध्ये काय होतात तर ज्या भुज भूपट्ट सीमा असतात ज्या त्या काय होतात एकमेकांपासून लांब जातात त्या सिमा मग इथे काय होतं लांब गेल्या म्हणजे मधला प्रदेश मोकळा होतो. म्हणजे तिथून काहीतरी निर्माण होतं ज्वालामुखी म्हणा भूकंप म्हणा किंवा तिथे काहीतरी आपल्याला खचदरी यांसारख्या गोष्टी निर्माण होणार मग त्यांना काय म्हटलं जातं निर्माणकारी सीमा देखील म्हटलं जातं. आणि मित्रांनो या निर्माणकारी सीमा ज्या असतात constructive pledge boundaries म्हणतात त्याला तर त्या आपल्याला प्रामुख्याने समुद्रामध्ये पाहायला मिळतात.

colapse होऊन मग तिथे विनाश होतो त्या सीमांचा त्यांना काय म्हटल जात विद्वंसक सीमांत म्हटलं जातं तर मित्रांनो यात आपल्याला तीन type बघायला मिळतात त्यामध्ये पहिल आहे ocean ocean contingen तर बघा ocean ocean मध्ये काय होतं महासागर महासागर या दोन महासागरांचे भूपट्ट जर एकमेकांच्या जवळ आले तर मग ती ते आपल्याला त्याच उदाहरण आहे पॅसिफिक युरेशिया तसेच continent continent आपल्याला एक दिलेलं आहे तर continent continent म्हणजे काय तर दोन भूखंड एकमेक दोन भूखंडानच्या सीमा एकमेकांन जवळ आल्या तर त्यांचा विनाश होतो याच उदाहरण काय आहे यूरेशिया आणि भारत तसेच इथे काय आहे तर एक ocean continent म्हणजे महासागराची भूपट्ट आणि एक भूखंडाची भूपट्ट हे दोन जर जवळ आले तर मग आपल्याला त्यांचा विनाश होतो तर त्याच उदाहरण दिलेलं आहे दक्षिण अमेरिका आणि नासका लेट